नाही आपन काई करतो त्या Software ला update करतो, upgrade करा करतो. त्याच्यासाठी आपल्याला data पाहिजे. data म्हणजे काय? जो आपल्याला internet साठी internet चालण्यासाठी जो data pack मिळतो. अं Company कडण ज्या Telecom Company चे आहे ते चांगल चालण्यासाठी आपण Recharge मारतो. बंद करायच pack असतात. Message चे वेगळे pack असतात, data चे असतात Roaming चे असतात आह कस काही Roaming काही Charges लागत नाही. आता तर तर एवडे वाढले all india मध्ये मना फक्त तुम्हाला Roaming लागेल पैसा लगेल त Internal call करण्यासाठी लागेल, जसे india मध्ये तुम्हाला पैशाची Roaming charges करण्याची गरज नाही. कारण ते already data चे भाव एवढे वाढलेले आहे. की आधी मंग रायती आता स्वस्त वर आहे data मेंगा असा हिन्दी मध्ये आहे. आणि मराठी मध्ये कस म्हणायचे connect सोपसोप स्वस्ता आहे म्हणे आणि data महाग होत आहे मने. पण त्यावेळेस कसं जर का घातलेला दांडाश्री तीन तीन महिन्याच्या free मध्ये घ्या वर्ष वर्ष बऱ्याच राशन free मध्ये द्या आणि data चे भाव वाढतस होते, वाढतस होते. तर आता आतम shift नाही गाडीला आता समोर सरकारने Data speed च compare आधी कसं आधी कस तुम्हाला. मंदी वाडलेले होते. पण त्या दरामध्ये तुम्हाला आजच्या Compare मध्ये कमीच rate होते. आता तर त्याचे वीस Percent चाळीस Percent असे होते. आणि त्याचबरोबर आपले data चे भाव कमी झाले होते म्हणे, आणि data चे ज्यास्त आणि आता तर कनिकाचे भाव आट्याचे भाव कनिकाचे भाव ते पण वाढले आहे आणि जे तुमचा data आहे. त्याचे भाव वाढलेले आहेत. आता तर मागाईचा टाई येत नाहीये आहे. आणि आता नवीन budget नुसार Electronics वर तर जो कर आहे Taxes आलेला आहे थोडा फार ज्यास्त नाही. पण नवमी नंतर त्याच्या बद्दल नाही ते त आपण chocolate तही विकत घेतो त्यावरही tax लागतो. तर मला एवढं म्हणायचं एकदा तुम्ही google वर मी ही करतो, तुम्ही पण search करा तुम्हाला काय features पाहिजे. जे काही Company चे mobile त प अं search कर त्याच features आहे काय नाही ते पण search करा आणि मंग तुम्हाला थोडा idea येऊन जाईल.

Comparison करून बघू आपण. पण हो त्याच बरोबर तुम्ही Reviews पण बघा online sharch कराल त, rating बघा की कोणत्या व्यक्तीने कोणते rating बघा की कोणत्या व्यक्तीने कित comments केले काय नाही केलय आहे. हाय की नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या त्याच्या नंतर आपण त्याचा aranges करू शकतो. हाय की नाही. असं मला म्हणायचं आहे. आण online वरण तुम्हाला discount पण असतो.

अं न काही बिघाड झाला तर, shop मध्ये जाऊन return करता येईल. तसं तर काही return नाही घेत नाही पण ते shop वाल्यारिव कडून आपण ते return exchange करू शकतो. online मधी ही ती Facility आहे. पण online मध्ये ते सर्व करण्याच्या आधी न तुम्हाला Patience ठेवाल त देत आहे. कारण तुम्ही मनाल आज मधी mobile आला. आणि आता जस कसं झालं. तुम्हाला कुठ नाही कुठ कस पैसे पे कराव लागत online मध्ये आच्यात तुम्ही अठरा चा घेतला, अठरा हजार तुम्हाला Advance मध्ये किंवा Cash on delivery द्यावे लागत. चालला गेला. दोन पण त्याच दिवशी कीव्हा दुसऱ्या दिवशी problem आला तर सात दिवसाच्या आत मध्ये Replacement करू शकतो. पण त्याच्यासाठी कसं तुम्हाला पंधरा दिवस वाट पाहावे लागेल. सातदिवसामध्ये तुमचं Replacement होऊन घेऊन जाईल. मग तो Return कधी आणून देईल पण त्याप्रमाणे तुमचे पंधरा वीस दिवस तर असेच गेले न. त ठीक आहे न सातमधून direct shop मध्ये जाऊन पाहू न तिथच करून घेऊ direct हो मला मला पण तेच म्हणायचं आहे. तेच ते direct direct आहे की नाही. तरी पण online बघा Features बघा सगळ्या गोष्टी हाय न त्याहिशोबणी आपण. त्याचं काय सोईस्कर जाईल. online बघा online जर आपण Charges कम Available करून गेलो ना तर आपली उत्पात होणार नाही. तिथे दुकानदारा सामोर आपल्याला आधीपासून rate माहिती राहील. त्याचं फक्त जो त्यांनी म्हटलं की अठरा हजार फोन आहे. आत online मध्ये सोळा हजाराचा बघितला आम्ही तेच पैसे दा आह एक आठवड्याचा फरक पकड तो आणि तीच है की नाही? अत ते ठीक आहे. उदया बेटतो मंग आपण जाऊन पाहू

Hello. Hello

काय नाही. तेच म्हणलं काय करती काय नाही. म्हणून call केलेला. अच्छा अच्छा! बोल ना काय म्हणते. अरे तुला ते scholarship चं विचारायचं होतं. bank मधलं. अच्छा! bank मधलं. काय scholarship चं काय loan वगैरे काढायचंय का तुला scholarship साठी? कि हम्म शैक्षणिक

शैक्षणिक कर्ज हो. तुझी दीदी आहे ना bank मध्ये? हो माझी दीदी असते.

त्याची खूप काहीतरी मोठी प्रक्रिया असते बघ. अं आता

अं माझ्या अं माझ्या भैय्या साठी काढायचंय छोट्या. अच्छा! आणि बारावी झालेलीये का त्याची?

बारावी झाल्यावर हम्म मग बारावी झाल्यानंतर त्याच्या दहावी बारावीच्या mark वरून त्याला त्याच्या पुढं degree साठी वगैरे देतात loan. मग आता degree साठी जर त्याच्या college college ला जर placement हे असेल ना आणि चांगलं college असेल तर मग loan भेटून जातं असं काय नाही. अच्छा! पण त्याला वेगवेगळे कागदपत्र लागत असत्याल ना? हा, म्हणजे हेच बघ त्याचे सगळे mark sheet लागतात. हा! परत ते तहसीलदार वगैरे ते bank चं नसतं का. हो. तेच म्हणजे बघ अजून Aadhar card वगैरे common documents तर लागतील चं. अजून मंग त्याच बघ background लागलं attendance वगैरे college मधलं. अजून CAP round ह्याचं admission पण ह्याने झालं पाहिजे त्याचं, CAP government quota through.

हा त्याला बघ caste मध्ये असेल तर caste मधल्या पण खूप साऱ्या scholarship असतात. अजून bank पण देते म्हणजे जर आपल्याला scholarship मध्ये साठी आपण अं त्याचं आपण पात्र नसलो तर, bank पण आपल्याला खूप सारे loan देते, bank तून पण loan घेऊ शकतो. त्यांचं आता bank चं आता शैक्षणिक loan जर घेतलं, आपण तर त्यांचं कसं असतं बघ

तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते आपल्याला तीन वर्ष जर तीन वर्षाचा अं course असेल तर तीन वर्ष ते loan provide करतात. आणि एक वर्ष त्याच्यावरती काही नसलं, म्हणजे तीन वर्ष आणि अजून एक वर्ष ते देतात ते loan फेडण्यासाठी आपल्याला. तीन वर्ष लागत नाही. पण जेव्हा त्याचं सुरु होतं ना तो खूप टक्क्यांनी असतं बघ. त्याचं interest जवळजवळ Nine point, आठ point असा interest असतो. पण ठीक आहे, जोपर्यंत आपण शिकत आहोत, तोपर्यंत कसंय थोडा पण interest नसतो. आणि हे खूप चांगलं असतं बघ. अच्छा! मग ते टप्याटप्याने भरावं लागेल नंतर आपल्याला loan ना? आपली degree अशी degree झाल्यावर एक वर्ष देतात ते. job साठी job लागल्यावर आपण भरू शकतो. हा समजलं. हं परत ती पंजाबरावचं scholarship आहे ना. ती बघ माझ्यासाठी हो हो हो. hostel ला जे राहतात ना.

अं हा तेच तर मग. ते पण बघत होती मी त्याची idea हे म्हणजे मला कल्पना चं नव्हती. कि कसं काय, आता थोडंसं ऐकलं मी मैत्रिणीकडून, तर सांगत होती. अं पंजाबरावचा form असतो म्हणे. त्याची शिष्यवृत्ती ते. अच्छा! हम्म तू भरलेला का? नाही ग मला नसतंय ना ते. काहीतरी open category वाल्यांनाच असतंय बघ. मी नाही भरत मग.

बघ आपण बाहेर आलो, तर अर्धा खर्च government चं देतं जायला. हो बरोबर. हम्म नवीन नवीन bank through परत अं government कडून वेगवेगळ्या अश्या शिष्यवृत्या असतात ना?

हम्म आणि bank तर कर्ज देतंचं असतं.

हम्म हा.

PAN card चं बघ ते आता बघ ते. काय म्हणतात सेतू कार्यालय वगैरे असतात ना छोटे छोटे

तिथून PAN card ration card, वगैरे तुझं काढलेलं नाहीये का PAN card?

अच्छा! तेच तर मंग बाकी अं असंच.

तुझी दीदी आहे म्हणून तुला call केलेला मी, विचारूया म्हणलं. ते एक चांगलंय बघ. एक शैक्षणिक कर्ज ही एक गोष्ट छान हे बघ आपला सगळं खर्च वाचतो. जवळजवळ ते चार ते पाच लाख रुपये, देतायं. जे लोक इंडियामध्ये राहताय भारतामध्ये.

हाव काय? हम्म ते पण शेतकऱ्यांना पण खूप मदत होते ना bank वाल्यांची पण. म्हणजे bank मधून कर्ज आता कशावर पण कर्ज निघतंय ना. suppose घर बांधायचं असल्यावर, घरकाम आलं वगैरे.

हम्म बाकी अजून काय म्हणते? तेच चालू होत, bank चं. साधारण करतायेत papa तेच मंग document कोणते लागतंय, काय नाही. Pappa म्हणत होते, हे कागदपत्र लागतायत ते लागतायत. म्हणून एकदा मग माहितीसाठी मग विचारावं म्हणलं मग. हा हा हा. हम्म Passbook तर main हे bank चं. ते पण त्याची पण xerox मारली मी आता. हा. तुझ्या भावाचं पण account असेल ना bank मध्ये? हो आहे. हम्म त्याचं पण काढून घेते. बाळा त्याचं Aadhar card link करायचंय bank ला.

हा तेच ना. ते भेटलं कि मंग खूप असं मागं खर्च होतो, पडतो. हा ना म्हणजे तू बघ एक आपल्याला ना, स्वतःच्या ह्याच्यावर आपण करू शकतो आता करू शकतो आता. आता जर आपली चार वर्षाची degree आहे. चार वर्षासाठी आपण कर्ज घेऊ. ते नंतर आपल्याला job लागल्यांनंतर, bank चं आपण स्वतः फेडू शकतो. घरच्यांना काही त्रास नाही काय नाही. हा हा स्वतःच्या बळावर. हो ना तेच तर.

हो.

तं मी माझंच करलं म्हणलं. bank मधून loan काढलं, आणि मग नंतर जॉ अं नोकरी वगैरे लागली कि मग होईल हळूहळू. फेडता येईल ना. हा बरोबर. तुझं काय चाललं बाकी?

पण आपल्याला ह्यो load असतोच नंतर job ला लागल्यांनंतर ते फेडायला लागतंय.

हो time देतात ना.

अह वेगवेगळ्या bank मध्ये वेगवेगळे शिष्यवृत्ती असेल, परत वेगवेगळे loan असतात ना? का same चं असतात. हा म्हणजे कसं, loan हे कसं असतं. पण त्याचं जे आता interest असतं. state bank म्हणा government आहेत, government असतात त्या बाहेरील bank असतात. आता त्या वेगवेगळ्या त्यांच्या

हम्म पण काहींचा rate आता बघ ज्या government असतात, त्यांचा असतो. सहा, आठ पासून सात टक्के व्याज. Private असेल तर मग जास्त राहील थोडं. हा. तेच बघू आता आणि महाराष्ट्र बँकमध्ये जाईल उद्या आणि करून घेईल तेवढं.

हम्म बाकी मंग दीदी चं काय सुरुये सध्या bank मध्ये? काय म्हणली? दीदी च काय सुरुये मंग bank मध्ये? दीदी आता सध्या accountant ला chartered accountant दीदी आता सध्या accountant ला chartered acountant हम्म

Loan वगैरे त्याच्यासोबत मग माहिती दयायची. हम्म bank

गर्दी वगैरे असते. त्यांना असं कसं handle होतं काय माहिती. सगळं सगळ्यांचं बघणं, सगळ्यांचे कर्ज बघणं, सगळ्यांचं सगळं नियोजन बघणं.

बाकी मंग अं हं? काय? तुला बोलते मी, तुला घ्यायचंय ना. शैक्षणिक कर्ज हवंय ना? हो हो.

हो सगळं व्यवस्थित विचार. अन परत तिनं कशातून degree केली म्हणजे bank मध्ये लागण्यासाठी? हा. ती कृषी agree ला होती ती. अच्छा! ते वेगवेगळे paper असतात. MPSC, UPSC type.

मध्ये exam असतात ना परीक्षा. काय म्हणली?

वेगवेगळ्या निघतात.

तुला वाटतं का bank मध्ये परवडतं सगळं. म्हणजे करायला. किती tension असतं त्यांना, ताण वगैरे. हो न, खूप असं बघाया लागतंय एवढं असं डोक्याला हे आहे ना, सगळं सगळं loan सुखासुखी job नाय वाटत मला. हा. पण बसून काम असतं ना तिथे

हम्म

हो ते सगळं adjust अं म्हणजे सगळं व्यवस्थित बघणं. वगैरे आणि थोडी जर कागदपत्राची हयगय झाली, तर मंग ते काम राहून चं जात असेल ना?

कोणाचं कोणी कोणतं कागदपत्र वेळेला नाय भेटणार, कोणाचं कमी पडतात.

सगळं हिशोब वगैरे नीट ठेवावा लागतो. हम्म मंग आता बघलं, मी करलं तुला पण ते admission च्या वेळेस call वगैरे. ते loan हा. ते मिळणं गरजेचं आहे अगोदर होऊन जाईल काय problem नाही. त्याला फक्त चांगलं college भेटलं पाहिजे. College बघून पण देतात बघ loan त्याला mark अन college. हम्म बरं

हा हा. Admission झालं कि, ती process सुरु होते का? त्याचा बारावीचा result लागल्यावर वगैरे. हा, त्याला admission भेटेन ना college ला.

मंग ती process करायची. हम्म कोणत्या college ला admission घेतलं, admission certificate लागतं ना त्याला.

आणि पुढे चालून काही problem नाही येणार ना पण कर्ज घेतोय तर. नाही ना कसला problem, सगळं safe असतं ना. आपण government bank कडून घ्यायचं. हा, नाहीतर फसवाफसवी चे धंदे झालेत कि मग परत, लगेच आख अं व्याजासही मुद्दल सगट व्याजासहित कर्ज घेईल return. हम्म college चं ठीके विचारते किती असतं, ते सगळं असं त्यांना म्हणजे असं द्यावं लागतं हा. तेच मंग बाकी काय आणि college च्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, bank त हे करा ते करा, चालत असतं sir लोकांचं पण. हो.